सी मधील स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स आपण यास काही उदाहरणा द्वारे करू
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110 जीसीसी कंपाइलर वर्जन 461 वापरत आहे
स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स च्या परिचया सह प्रारंभ करूया
हे फंक्शन्स् चे समूह आहेत जे स्ट्रिँग वर कर्यान्वयन करतात
विविध कार्ये जसे की कॉपीइंग कॉन्केटेनेशन सर्चिंग इत्यादी समर्थन करतात
चला काही स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स पाहु
येथे आपल्याकडे स्ट्रांकपाय फंक्शन आहे
या साठी सिंटॅक्स आहे strncpyचार एसटीआर1 चार एसटीआर2 आणि इंट न् हे स्ट्रिंग एसटीआर2 च्या पहिल्या न् कॅरेक्टर ला स्ट्रिंग एसटीआर1 मध्ये कॉपी करते
उदाहरणार्थ चार strncpyचार हेल्लो चार वर्ल्ड 2 आउटपुट वोलो असेल
येथे आपल्याला वो स्ट्रिँग 2 कडून आणि उर्वरित कॅरेक्टर्स स्ट्रिँग 1 कडून मिळाले आहेत
आता आपण एसटीआरएनसीएमपी फंक्शन पाहु
या साठी सिंटॅक्स आहे strncmpचार एसटीआर1 चार एसटीआर2 आणि इंट न् हे स्ट्रिंग एसटीआर2 च्या पहिल्या न् कॅरेक्टर ची तुलना स्ट्रिंग एसटीआर1 सह करेल
उदाहरणार्थ इंट strncmpचार ईसीई चार आयसक्रीम आणि 2 आउटपुट 0 असेल
आता स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स चा वापर कसा करायचा ते पाहु
मी तुम्हाला सामान्यपणे वापरले जाणारे काही स्ट्रिंग फंक्शन्स दाखवीणार आहे
मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे
तो मी उघडेल
येथे आपल्याकडे स्ट्रिंग लेंग्थ फंक्शन आहे
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव strlenसी आहे
या मध्ये आपल्याला स्ट्रिंग ची लांबी मिळेल
हेडर फाइल्स म्हणून stdioह आणि stringह आहे
हे मेन फंक्शन आहे
येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल अर्र आहे
हे एक वॅल्यू अश्विनी संग्रहीत करतो
नंतर इंटिजर व्हेरिएबल लेन1 आहे
येथे स्ट्र्लेन फंक्शन चा वापर करून स्ट्रिँग ची लांबी शोधू
परिणाम लेन1 मध्ये संग्रहीत होईल
नंतर स्ट्रिँग आणि स्ट्रिँग ची लांबी प्रिंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
आता प्रोग्राम कार्यान्वीत करू
कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस strlenसी स्पेस o स्पेस एसटीआर1
आणि Enter दाबा
टाइप करा str1
Enter दाबा
आउटपुट असे दर्शविले जाईल स्ट्रिंग अश्विनी लेंग्थ 7 तुम्ही येथे मोजू शकता 123456 आणि 7 आता दुसरे स्ट्रिंग फंक्शन पाहु
येथे आपल्याकडे स्ट्रिंग कॉपी फक्शन आहे
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव strcpyसी या मध्ये आपण सोर्स स्ट्रिंग ला टार्गेट स्ट्रिंग मध्ये कॉपी करू
येथे सोर्स स्ट्रिंग मध्ये ईसीई आहे ते टार्गेट स्ट्रिंग मध्ये कॉपी होईल
हे एसटीआरसीपाय फंक्शन आहे
येथे आपण सोर्स स्ट्रिंग आणि टार्गेट स्ट्रिंग प्रिंट करू
कार्यान्वीत करून पाहु
टर्मिनल वर परत या
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस strcpyसी स्पेस हायफेन ओ स्पेस एसटीआर2
Enter दाबा
टाइप करा str2
Enter दाबा
आउटपुट असे दर्शविले जाईल सोर्स स्ट्रिंग ईसीई टार्गेट स्ट्रिंग ईसीई आता दुसरे स्ट्रिंग फंक्शन पाहु
आता आपण स्ट्रिंग कंपेअर फंक्शन पाहु
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव strcmpसी आहे
या मध्ये आपण दोन स्ट्रिंग्स ची तुलना करू
येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल म्हणून एसटीआर1 आणि एसटीआर2 आहे
एसटीआर1 ईसीई आणि एसटीआर2 क्रीम अशी वॅल्यू संग्रहीत करते
येथे इंटिजर वेरीएबल म्हणून आय आणि जे आहे
या मध्ये आपण एसटीआरसीएमपी फंक्शन चा वापर करून स्ट्रिँग ची तुलना करणार आहोत
येथे आपण एसटीआर1 म्हणजेच ईसीई ची तुलना हेल्लो सह करू
परिणाम आय मध्ये संग्रहीत होईल
येथे आपण स्ट्रिंग2 म्हणजेच क्रीम ची तुलना क्रीम सह करू
परिणाम जे मध्ये संग्रहीत होईल
नंतर आपण दोन्ही परिणाम प्रिंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्राम कार्यान्वीत करू
टर्मिनल वर परत या
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस strcmpसी स्पेस हायफेन ओ स्पेस एसटीआर3 Enter दाबा
टाइप करा str3 1 0 असे आउटपुट दर्शविले जाईल
प्रोग्राम वर परत या
येथे 1 आणि येथे 0 असे मिळते
परत आपल्या स्लाइड वर जाऊ
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स strlen strcpy strcmp strncpy आणि strncmp असाइनमेंट
स्ट्रिंग बेस्ट आणि स्ट्रिंग बस जुळविण्यासाठी सी प्रोग्राम लिहा
सूचना strcatचार एसटीआर1 चार एसटीआर2 स्ट्रिंग लायब्ररी मधील इतर फंक्शन्स् चे देखील अन्वेषण करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे